वरती पत्रा लावलेले आहे तो पत्रा निळा रंगाचा दिसत आहे या रूमला एक पांढरा रंगाचा रंग दिलेला दिसत आहे एक माणूस आहे त्यांनी पांढरा रंगाचा शर्ट घातलेला दिसत आहे.

एक माश्यांचे मार्केट दिसतं आहे त्या मार्केट मधी एक टेबल ठेवलेली आहे. टेबल वर खूपसारे मासे ठेवलेले आहेत. मासे पांढर्‍या आणि काळ्या रंगाचे दिसत आहे.

मासांच्या बाज़ूला एक माणूस बसलेला आहे त्या निळा रंगाचा शर्ट आणि काळा रंगाची पॅन्ट घातलेली दिसत आहे वरती खूप सार्‍या लाइट आहेत.

इथे एक मोठ सलून दिसत आहे त्या सलूनमध्ये लाल रंगाचा बोर्ड लावलेला आहे सलूनच्या खाली एक काचेचा आरसा दिसत आहे आरस्याच्या बाजूला एकदा दरवाजा आहे दरवाजाच्या--

आजूबाजूला हिरव्या रंगाचे गवत आणि हिरव्या रंगाची मोठी झाडं आलेले आहेत वरती निळ्या रंगाचे आकाश दिसत आहे त्यामध्ये पांढर्‍या रंगाचे ढग दिसत आहे.

ही एक मोठी लायब्ररी दिसत आहे त्या लायब्ररी मध्ये खूप सारे कपाट आहे कपाटांमध्ये खूप सारे पुस्तकं ठेवलेले आहे वरती एक आकाश कंदील लावलेले आहे आकाश कंदील च्या बाजूला पा--

चा दरवाजा आहे त्या दरवाज्यावर पांढरे पोस्टर लावलेले आहे बँकेच्या समोर खूप सार्‍या गाड्या दिसत आहे बँकेच्या आजूबाजूला हिरव्या रंगाचे मोठी झाडे सुद्धा दिसत आहेत.

बाजूला एक लोगो दिसत आहे तो लोगो सुद्धा बँकेचा दिसत आहे तो लोगो सुद्धा पांढर्‍या अक्षरात लिहिलेला दिसत आहे वरती खिडक्या दिसत आहे त्या खिडक्या लोखंडी दिसत आहेत त्यांचा रंग काळा आहे.